जिओजेब्रा च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे
येथे आपण जिओजेब्रा या सॉफ्टवेअरची प्राथमिक माहिती करून घेणार आहोत
जिओजेब्रा हे गणिताचे विनामूल्य सॉफ्टवेअर wwwgeogebraorg वरून डाऊनलोड करता येते
याद्वारे बीजगणितातील समीकरणे आणि भौमितिक आकृत्या यांचा परस्पर संबंध बघता येऊ शकतो
यात भूमिती बीजगणित व कॅल्क्युलस यांची सांगड घातली आहे
याद्वारे आकृत्या समीकरणे चलसंख्या सदिश राशींवर काम करता येते
जिओजेब्रा सुरू करण्यासाठी आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम उबुंटू व्हर्शन 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा व्हर्शन 32400 चा वापर करणार आहोत
जर आपण जिओजेब्रा इन्स्टॉल केले असेल तर उबुंटू मेनू आयटम वरील एप्लिकेशन्स मधील एज्युकेशन किंवा सायन्स वर क्लिक करून जिओजेब्रा एप्लिकेशन वर जा
जर आपण जिओजेब्रा इन्स्टॉल केलेले नसेल तर ते करण्यासाठी सिस्टीम वर जाऊन एडमिनिस्ट्रेशन सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर मध्ये जा
आता आपण जिओजेब्रा विंडोची माहिती करून घेऊ
येथे मी तुम्हाला मेनू बार टूल बार आणि टूल व्ह्यू तसेच ग्राफिक्स व्ह्यू आणि अल्जेब्रा व्ह्यू इनपुट बार आणि कमांड्स यांची थोडक्यात माहिती देणार आहे
जिओजेब्रा विंडो अशा प्रकारची असते
इथेही इतर विंडोज एप्लिकेशन प्रमाणे स्टँडर्ड मेनूबार असतो
Geogebraचा टूलबार हा एखाद्या कंपास बॉक्सप्रमाणे आहे
टूल व्ह्यू मध्ये कोणते टूल निवडले आहे हे तुम्ही पाहू शकता
ग्राफिक्स व्ह्यू हे Geogebraचे ड्रॉईंग पॅड आहे
ह्या पॅडवर तुम्ही भौमितिक आकृत्या काढू शकता
हा अल्जेब्रा व्ह्यू आहे
ह्या विंडोमध्ये तुम्ही ड्रॉईंग पॅडवर काढलेल्या सर्व भौमितिक आकृत्यांची बीजगणितीय समीकरणे पाहू शकता
तुम्ही इनपुट बार मध्ये समीकरणे लिहू शकता
ही समीकरणे तुम्हाला ड्रॉईंग पॅड तसेच अल्जेब्रा व्ह्यू मध्ये दिसू शकतात
यात वापरल्या जाणा या कमांडस इनपुट barमधील ड्रॉपडाऊन मध्ये उपलब्ध आहेत
Geogebraमधील ड्रॉईंग पॅड आपल्याला नेहमी दिसत राहते
ते बंद करता येत नाही
ड्रॉईंग पॅड वर ग्रीड चा उपयोग करण्यासाठी व्ह्यू मध्ये जाऊन ग्रीड हा पर्याय निवडा
त्याचप्रमाणे आपल्याला एक्सेस viewनको असल्यास तो ऑप्शन अनचेक करू शकतो
ह्या ट्युटोरियलसाठी आपण एक्सेस आणि ग्रिड viewचा उपयोग करणार आहोत
त्याचप्रमाणे जर आपल्याला इनपुट बार किंवा अल्जेब्रा व्ह्यू बंद करायचा असल्यास व्ह्यू मेनूमध्ये जाऊन हे दोन्ही ऑप्शन अनचेक करता येतात
ह्या ट्युटोरियलमधे आपण इनपुट बार बंद करू या
आता आपण टूल बार म्हणजेच कंपास बॉक्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ
एखादे टूल वापरण्यासाठी त्या आयटमवर क्लिक करा
क्लिक केल्यावर त्याभोवती सिलेक्शन दाखवणारी डार्क ब्लू बॉर्डर आलेली दिसेल
व शेजारी टूल व्ह्यू मध्ये टूलचे नाव व वापरण्याची पध्दत सांगितली जाते
मूव्ह ड्रॉईंग पॅड हा टूल आयटम सर्वात उजव्या बाजूला आहे
त्यावर क्लिक करा आणि मग ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा
माऊसचे डावे बटण दाबून ठेवून ड्रॉईंग पॅड तुम्हाला हव्या त्या ठिकाणी नेऊन ठेवा
आपण कंपास बॉक्समधल्या पेन्सिलच्या सहाय्याने बिंदू काढू शकतो
ही पेन्सिल टूल्स आहेत
टूलच्या कोप यातील छोट्या लाल रंगाच्या त्रिकोणावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व पेन्सिल किंवा पॉईंट टूल्स बघायला मिळतील
त्याचप्रमाणे पुढचा टूल्सचा संच हा रेषेसंबंधीचा आहे
त्याच्यापुढे लंब आणि दुभाजक बहुभुजाकृती आणि वर्तुळ इत्यादी टूल्स आहेत
या ट्युटोरियलमध्ये आपण बिंदू रेषाखंड समांतर आणि लंब रेषा काढणे घटकांचे मापन त्यातील बदल प्रॉपर्टीज आणि फाईल सेव्ह करण्याबद्दल जाणून घेणार आहोत
आता एक बिंदू काढू या
न्यू पॉईंट या पर्यायावर क्लिक करून मग ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक करा
तुम्हाला नवीन बिंदू मिळतील
ड्रॉईंग पॅड प्रमाणेच आपल्याला अल्जेब्रा व्ह्यू मध्येही हे पॉईंटस आलेले दिसतील
जिओजेब्रा मध्ये ड्रॉईंग पॅडवर काढलेल्या सर्व टूल्स आयटम्सना ऑब्जेक्ट्स म्हणतात
आ आणि बी हे बिंदू फ्री ऑब्जेक्ट्स असून ते ड्रॉईंग पॅडवरील इतर कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून नाहीत
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स चा वापर करून आपण आ आणि Bया उपलब्ध पॉईंट्सच्या सहाय्याने रेषाखंड काढू शकतो
किंवा ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक केल्यावर आपल्याला दोन नवीन बिंदू मिळतात
आणि बिंदूंच्या मधील रेषाखंड मिळू शकतो
त्याचप्रमाणे आपण त्या बिंदूवर व नंतर रेषाखंडावर क्लिक करून लंब काढू शकतो म्हणजे आपल्याला मिळालेली रेषा ही डी या बिंदूतून जाणारी आणि सीडी या रेषाखंडाशी लंबरेषा असेल
समांतर रेषा काढण्यासाठी येथे कुठेही एका बिंदूवर क्लिक करा आणि अब रेषाखंड सिलेक्ट करा
असा प्रकारे आपल्याला ई बिंदूतून जाणारी अब ला समांतर असणारी रेषा मिळेल
आता दोन ऑब्जेक्ट्सचा छेदनबिंदू शोधण्यासाठी इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स वर क्लिक करा
जेव्हा दोन ऑब्जेक्ट्सच्या छेदनबिंदूवर आपण आपला माऊस नेऊ तेव्हा ते दोन्हीही हायलाईट होतील आणि त्यावेळी तेथे क्लिक केल्यावर आपल्याला दोन ऑब्जेक्ट्सचा छेदनबिंदू मिळेल
अंतर मोजण्यासाठी टूलबारवरील उजवीकडून चौथ्या टूलवर क्लिक करा आणि डिस्टन्स ओर लेंग्थ टूल निवडा
दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी येथे डीएफ या पॉईंटसवर क्लिक करून ते सिलेक्ट करू शकता किंवा संपूर्ण रेषाखंड निवडू शकता
आपल्या लक्षात येईल की ग्रीडवरती कोणतेही एकक दिसत नाही
एडवान्स्ड टॉपिक्स मध्ये आपण त्या एककांची नावे जाणून घेऊ
आपण लेबल तसेच प्रत्येक घटकाचा रंग अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करू शकतो
त्यापूर्वी जर तुम्हाला कोणतेही ऑब्जेक्ट रेखाटायचे नसेल तर एरो के वापरा
म्हणजेच जेव्हा तुम्ही त्याचा वापर करता तेव्हा ड्रॉईंग पॅडवर कोणतेही ऑब्जेक्ट उमटत नाही
ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करण्यासाठी माऊस त्या ऑब्जेक्टवर न्या
तो हायलाईट झाल्यावर राईट क्लिक करून ऑब्जेक्ट प्रॉपर्टीजवर क्लिक करा
आपण येथे काही बेसिक प्रॉपर्टीज जाणून घेऊ
अधिक माहिती एडवान्स्ड टॉपिक मध्ये बघू
नाव बदलण्यासाठी नवे नाव टाईप करा
तुम्ही कॅप्शन देखील टाईप करू शकता
तुम्ही शो ऑब्जेक्ट हा पर्याय निवडू शकता
किंवा काढून टाकू शकता
तुम्ही शो लेबल हा पर्याय काढून टाकू शकता किंवा ह्यापैकी लेबलचे पर्याय निवडू शकता
आपण कॅप्शन निवडू या
कलर टॅबमधील ओळीचा रंग तुम्ही बदलू शकता
स्टाईल टॅबमध्ये तुम्ही लाईनची जाडी आणि स्टाईल बदलू शकता
तुम्ही हे बंद केल्यावर तुम्हाला ओळीचे नवीन रूप बघायला मिळेल
सर्वात डावीकडे असलेले मूव टूल हे आयटम शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे टूल आहे त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधता येतो
फ्री ऑब्जेक्टस सहजपणे हलवता येतात
फ्री ऑब्जेक्ट हलवल्यावर त्यावरील सर्व डिपेंडंट ऑब्जेक्टस स्वतःचे गुणधर्म तसेच राखून हलतात
उदाहरणार्थ जर आपण आ किंवा बी हे पॉईंटस हलवले तुम्हाला लक्षात येईल की त्या समांतर रेषा सुध्दा त्यांचे गुणधर्म कायम राखून हलत आहेत
फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमधील सावे एएस वर क्लिक करून फोल्डर निवडा
येथे मी डॉक्युमेंटस फोल्डरमधील जिओजेब्रा फोल्डरमध्ये जात आहे
आता येथे फाईलचे नाव एंटर करून सेव्ह करा
पॅनेलच्या वरच्या भागात ते नाव आपल्याला दिसेल आणि इतर जिओजेब्रा फाईलप्रमाणे ते ggb या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे
आता ही फाईल ओपन करण्यासाठी मेनूमधील ओपनवर क्लिक करून कुठलीही फाईल निवडा आणि ओपन या बटणावर क्लिक करा
आता एक असाईनमेंट करू या
ह्या असाईनमेंटमध्ये तुम्हाला एक आयत काढायचा आहे
त्यासाठी तुम्हाला सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स टूल चा वापर करायचा आहे
त्यानंतर समांतर रेषा आणि लंबरेषा काढणा या टूल्स चा वापर करा
नंतर ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना जोडा
डिस्टन्स ओर लेंग्थ टूल्स चा वापर करा
मूव्ह टूलचा वापर करून तुम्ही बनवलेला आयत तपासून पहा
तसेच फ्री ऑब्जेक्ट्स मूव्ह करून पहा
येथे मी ही असाईनमेंट आधीच करून ठेवली आहे
मी रेषाखंड अब ने सुरूवात केली आहे आणि त्याच्या सहाय्याने अबेद हा आयत काढला आहे
जर मूव्ह टूल आयटमवर क्लिक करून मग फ्री ऑब्जेक्ट्स हलवल्यास आपण काढलेला अबेद हा आयत आपली रचना अचूक असल्यास कुठल्याही ठिकाणी आयत स्वरूपातच राहिल
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे